केंद्रित करने हे इतर क्षेत्रा मद्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अधिक प्रभावशाली दिसून येते प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रदूषणाचे खूप घातक परिणाम होतात. आजकाल सर्व देश ह्या समस्येकडे लक्ष देत आहेत. प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आता प्रदूषण कमी करण्यासाठी सगळे पूर्ण जगच प्रयत्नशील आहे. तेव्हा काही हानिकारक घटक वातावरणात मिसळतात तेव्हा ते जेव्हा अनिष्ट घटक हवा, पाणी, माती इत्यादींमध्ये मिसळतात व ते घटक त्यांना दूषित करतात. पर्यावरणाचा समतोल बिघडता. त्याच्या आर मनुष्याच्या किंवा प्राणांच्या आरोग्यावर अं विपरीत परिणाम होतो तेंव्हा त्याला प्रदूषण म्हणतात. अधुनिकारणामुळे हि समस्या निर्माण झाली आहे. ज्याला प्रदूषणाची समस्या म्हणतात. आजकालचा महत्त्वाचा अतिशय संकट आलेलं आहे. म्हणजे ग्लोबल वार्मिंग global warming वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात ज्याला प्रदूषणाची समस्या म्हणतात. सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या प्रक्रीयला प्रदूषण म्हणतात. प्रदूषणामुळे आपण अनेक मानसिक व शारीरिक व्याधींनी ग्रस्त होतो. प्रदुशाणा सध्याच्या अतिशय काळजी करण्यासारखा आणि संवेन्दानाशील विषय झालेला आहे अगदी लहान मं मुलांपासून ते मोठ्यान्परेंत. प्रदूषणाविषयी जागरूक असतात. प्रदूषण म्हणजे हवा, पाणी, जामीन दुषित होणे. त्याचा घनिष्ट संबंध ग्लोबल वार्मिंग global warming शी आहे. हे चार प्रकारचे असतात. हवेतील प्रदूषण

आपण जे प्रदूषण करतो ते कमी करण नक्कीच आपल्या हातात आहे. हवेचे प्रदूषण म्हणजे काय तर जाळणे खाणेतून येणारे दुषित वायू फॅक्ट्रीतून येणारे दुषित गॅस. त्यामुळे स्वश्नालीकेचे आजार होतात. कॅन्सरच प्रमाण त्याचमुळे वाढलेल आहे. म्हणून हल्ली रस्त्यावरच्या गाड्यांना पियूसी म्हणजे अ पोलूशन अंडर कन्ट्रोल under control हे सर्तीफिकेट अनिवार्य केले आहे. ग्लोबल वार्मिंग global warming

जलचर प्राण्यांना ह्या अक्षरशः तडफडून मर मरतात ह्या प्रदूषणामुळे. प्राण्याती पाण्यातील प्राणवायू कमी होणे हे एक प्रदूषणाचे लक्षण हे. जमिनीतील प्रदूषण म्हणजे विषारी ऍसि AC जमिनीवर सांडणे

आज काल शेतीवर. त्यामुळे धान्य अह किंवा भाजीपाला हा निकस उगवतो आणि त्याचमुळे अं निकृष्ट अन्नामुळे शरीर कमजोर होतो. आवाजाच प्रदूषण असतात फॅक्ट्रीतीले आवाज, रस्त्यावरचे आवाज, इमारीतींच्या बांधकामातले आवाज, घरातले आवाज, मोठमोठ्या सभा होतात त्याचे लाउडस्पीकर लावतात त्यांचे आवाज ह्याच्यामुळे म होणारे दूषपरिणाम म्हणजे कमी ऐकु येण, टीनिटस सारखे रोग, झोप न येणं, बी पी वाडण हे आहेत. तसे अनेक पॉल्युशन आहेत जसे दिव्यामुळे पॉल्युशन होत, प्लास्टिक वापरल्यामुळे पॉल्युशन होत अ. आता ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे. तर ह्याच उत्तर एकच आहे आपण मनुष्य आपल्याला देवाने बुद्धीच वरदान दिलं.

त्यामुळे पावासाचे येणारे ढग कमी झाले, पाऊस कमी पडू लागला आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पडू लागला. हवेतील उष्णता वाढली म्हणजेच ग्लोबल वार्मिंग global warming नद्या समुद्र आडवले येवढेच करून माणव थांबला नाही तर त्याने पाण्यात न वेगवेगळे अ फॅक्ट्रीतले केमिकल सयुक पाण्यात सोडू लागला. नद्या, नाले, ओढे आणि अ शेवटी समुद्रात हे सगळं विषारी पाणी गेल्यामुळे त्यातले जीव जंतू तडफडून मरू लागले. उदाहरणार्थ मासे, कासव, असे अनेक जलचर प्राणी पाणातले साप हे जे आहेत त्यांना आता अ तडफडून मरण्या मरू लागले आहेत कारण पानातील पोलूशन वाढले आहे. ध्वनी प्रदूषण. आजकाल अ कानाचे Problem वाढतायत कारण सतत कानावर होणारे मोठमोठे आवाजातले अत्याचार प्रत्येक क्षणाला लाउडस्पीकरवरन गाणी लावतात, भाषण होतात. लहान मुल आणि वृद्ध माणस ह्यांच्यावर खूप परिणाम होतो. रस्त्यावर रात्रंदिवस धावणाऱ्या गाड्या, हवेतील प्रदूषण हे अती प्रमाणात होण्याच मुख्य कारण आहे कि हे आवाज ह्या प्रदुषणापासून वाचायचं असेल त मुख्य म्हणजे अ कारण होर्न वाजल नाही वाजवायचा, झाडे लावली पाहिजे, निसर्गाला जपलं, प्लॅस्टिकचा वापर कमीतकमी केला पाहिजे.

अत्यंत प्रधुशीत होत आहे. हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण अधिक अधिक झाडे लावली पाहिजेत. वायू प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्यासाठी जास्तीतजास्त वृक्षारोपण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल त्यामुळे वायू प्रदूषण सोबतच ध्वनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत होईल. जल प्रदूषण हे आज आपल्या समोरील एक मोठे आव्हान आहे. कचरा उद्योग किंवा कारखान्यातील कचरा इत्यादी कचरा कधी नदी, नाल्यामध्ये मिळाल्यामुळे पाणी दुषित होऊन भयंकर रोगराई निर्माण होते. अशुद्ध पाणी म्हणजेच प्रधुषण. पाणी आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक. जल प्रदूषण हे केवळ मानावासाठी नाही तर इतर जीवांनसाठी सुउं सुद्धा घातक आहे. वृक्षसंवर्धन हि काळाची गरज आहे म्हणूनच संपूर्ण जगात अनेक उपाय योजले गेले आहेत. निसर्गाचे आपण जे नुकसान केले आहे ते कसे कमी करता येईल ह्या कडे पूर्ण जग आता लक्ष देऊन आहे. जल प्रदूषणामुळे पोटाचे अनेक आजार होतात. पाणी प्रदूषित होऊन त्यातून भंयकर रोगराई निर्माण होतातून त्यामुळे जनजीवन धोक्यात आले आहे. कारखानायचे पाणी तलाव नादी नदी इत्यादींमध्ये सोडले जाते त्यामुळे पाणी प्रदूषण होत. कारखान्यांनमधील कचरा, नद्या, जलाशय, तलाव, इत्यादींमध्ये टाकल्यामुळे पाणी दुषित होते. अशे खराब पाणी मानवी शरीरात पोचते आणि गंभीर आजारांना कारणीभूत ठरते. कोणत्याही प्रकारचा कचरा, टाकाऊ वस्तू

मोठा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण. जास्त जोराच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो. ध्वनी प्रदूषण मानवामध्ये श्रवण शक्ती कमी होण्याचे आणि मानसिक आजाराचे मूळ कांर कारण बनत आहे. वाहनांचे होर्न, लाउडस्पीकरच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढते. ध्वनी प्रदूषणामुळे माणसाची चिडचिड वाढते डोके दुखी सुरु होते. ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी होर्नचा गर्जेशिवाय वापर करू नये. प्रदूषणाची समस्या लवकर लवकरात लवकर दूर करण्यासाठी आपल्याला सर्वोतोपरी प्रयत्न करावे लागतील. यामध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण, धून ध्वनी प्रदूषण, माती प्रदूषण

इत्यादींचा समवेश असो. प्रदूषणाचे परिणाम रोकण्यासाठी अनेक मोठी पावले उच्ली उचलली गेली असली तरी आपण सुद्धा ह्यला मदत केली पाहिजे आजुबजुला झाडे लाऊन परीयावरण अ हिरेवेगर ठेवावे. रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खताचा वापर करावा. पोलीथेनच्या ऐवजी कागदाचा वापर करण्याकडे आपण जास्त कल ठेवायला लागेल. प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य मिळणे आवशक आहे. प्रदूषणावर मात करण्यासाठी काही उपाय योजना करण्यात येऊ शकतात जेणे करून प्रदूषणाची समस्या काही प्रमाणात कमी होईल. आपल्या भावी पिढ्यांना स्वच्छ वातावरण द्यायचे असेल तर आत्ता पासूनच प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लाग लागतील. आपणच ग्लोबल वॉर्मिंग global warming थांबवल नाही तर प्रदूषणावर आळा घालता येणार नाही. तर म आपण बुद्धीचा अ जर जे माणसाला अ वरदान दिलंय. त्याचा उपयोग काय? तर चला आता आपण हे जे प्रदूषण आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करूया शिक्षण ही एक जीवनाची कला आहे. जी आपले जीवन सुलभ आणि चांगले करते. आपण शिक्षणाला ज्ञानाचे आणखी एक रूप देखील म्हणू शकतो. एक मुल अज्ञानी जन्माला येतो परंतु तो विविध कौशल्ये आणि तंत्रे शिकतो. असे हे सर्व प्रकारचे शिक्षण आहे. हे असे शिक्षण आहे जे आम्हाला चांगली प्रेरणा देते आणि आपले भविष्य उज्वल करण्यास मदत करते. आपल्याला आईला आपली पहिली शिक्षिका म्हटले जाते कारण आपल्याला दररोजच्या क्रिया शिकवीत असतात. बाकी ज्ञान फक्त आमच्या चाचण्यांवर लागू होते. आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्याकडे काही व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. जे घरी किंवा शाळेत किंवा कोठूनही शिकता येते म्हणून आपण असे म्हणू शकतो की ज्ञान हे शिक्षण आहे आणि वय ते कधी आपल्या शिक्षणामध्ये अडथळा असू नये. शिक्षण हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या जन्मापासूनच आपल्याला भिन्न धडे आणि क्रियाकलाप शिकवले जातात. कधी कधी आपण गोष्टी सहज समजून घेतो. आणि कार्य करण्याचा आपला स्वतःचा मार्ग विकसित करतो आणि कधी कधी आम्ही फक्त copy करतो एखाद्यास शिक्षित करणे म्हणजे मजकूर ज्ञान प्राप्त करणे असं नाही. हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी देखील जबाबदार आहे. आपल्या विज्ञान पुस्तकात विविध क्रिया कलापद दर्शविलेले आहेत. ते आमच्या दिवसा ते दररोजच्या क्रियाकलाप आहेत आणि आपण त्यांचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेव्हा आपण अशा क्रियाकलाप करता, तेव्हा

तर शिक्षणाची प्रवृत्ती देखील विकसित करेल. जॉन अमोस कॉमेनियस होता जो आधुनिक शिक्षणाचा पिता म्हणून ओळखला जात होता. त्यांनी विविध प्रकारच्या आणि शिक्षणाच्या प्रकारांवर चर्चा केली. त्यांच्या मते शिक्षण फक्त वर्गखोल्या पुरते मर्यादित नव्हते. त्यांनी विविध शिक्षण पद्धती सिद्धांत आणि प्रणालींवर लिखाण केले. केवळ भ्रमंतीवर विद्यार्थी विश्वास ठेवू शकत नाहीत. शिक्षणामुळे

परंतु जर तो इतरांचा आदर करीत नसेल किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या विशिष्ट नियमांचे शिक्षणामुळे त्यांच्या शब्दात आदर आणि बोलण्याची भावना देखील विकसित होते. ह्याने सर्वांसोबत आदराने वागवत. तथापि एखादी व्यक्ती शिक्षित होऊ शकते. परंतु जर तो इतरांचा आदर करीत नसेल किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या विशिष्ट नियमांचे पालन करीत नसेल, तर त्याला अशिक्षित म्हणतात. शिक्षणाने जबाबदारीची भावना विकसित केली. आणि जर आपण त्यांना समजून घेतल्यास आणि लागू केले. तरच आपल्या शिक्षणाला मूल्य आहे. शिक्षण म्हणजे शिक्षणाची प्रक्रिया कौशल्ये आणि मूल्ये आत्मसात करणे होय. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे. केवळ मुलेच नाही तर गुणवत्तेच्या शिक्षणामुळे सर्व वयोगटातील लोकांना देखील कायदा हा शिक्षणाचा होतो शिक्षण हे एक शक्तिशाली शस्त्र आहे. जे एक अनुत्पादक व्यक्तीला समाजातील उत्पादक सदस्यात रूपांतरित करू शकतात. लोकांना रेखीव शिक्षणाचा वेगवेगळ्या प्रकारे खूप फायदा होत असतो. शिक्षण हे एक शक्तिशाली शस्त्र आहे. जे एक अनुत्पादक व्यक्तीला समाजातील उत्पादक सदस्यात रूपांतरित करू शकते. शिक्षणामुळे व्यक्ती समाज तसेच देशांमध्ये अनेक घटकांवर समग्र विकास होतो. वैयक्तिक स्तरावर मुलास जगाच्या आव्हानावर शिक्षित करण्यासाठी आणि त्याच्यावर अविश्वास ठेवण्यास ते तयार करते. त्या मार्गावर चालण्यासाठी वाढीसाठी आणि धैर्याने सुशिक्षित मुलं किंवा प्रौढ व्यक्तींसाठी एक स्पष्ट योजना आहे. शिक्षणाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहेत. आणि ते प्राशन केल्यावर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याव्यतिरिक्त एक सुशिक्षित व्यक्तीला रोजगार मिळतो किंवा कोणत्याही स्वरोजगारात गुंतलेला असतो. यामुळे त्याच्या कुटुंबातील आर्थिक प्रगती होत असते. सुशिक्षित आणि उत्पादक नागरिक ही कोणत्याही देशाची मौल्यवान मालमत्ता असतात. आणि तिच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देते. बहुतांश सुशिक्षित आणि कलाकार

दारिद्र्य आणि सर्वांगीण सुसंवाद निर्माण करून देशाच्या विकासास मदत करते. शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता यावरही मोठ्या प्रमाणात समाजाचे कल्याण अवलंबून असते. शिक्षणास उचित महत्त्व देणारा आणि लिंग आधारित किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या मुलांना आणि प्रौढांपर्यंत ते प्रवेश करण्यायोग्य बनविण्यासाठी कोणताही प्रयत्न न करता फक्त शिक्षण जरी दिल तरी ते प्रगती करू शकतात.

आणि त्यात प्रवेश करण्यावर अवलंबून असते. म्हणूनच शिक्षण हा सुसंस्कृत समाजाचा अविभाज्य भाग आहे. आणि नंतरची व्यक्ती योग्य विश्वासार्हता न देता

शिक्षणाशिवाय केवळ निरक्षरता दारिद्र्य आणि तुटलेला नाजूक व अशांत समाज असेल. अशा समाजाच्या पार्श्वभूमीवर एखादे राष्ट्र प्रगती करू शकत नाही.

ही मानवी चिंतेच्या विविध विषयांवर ज्ञान संपादन करण्याची एक प्रक्रिया आहे. शिक्षण भविष्यातील दृष्टी प्रदान करते आणि ते साध्य करण्यासाठी पंख ठेवते. एक आजीवन प्रक्रिया आहे. ही एखाद्या व्यक्तीचा मानसिक विकास करते आणि त्याला अधिक बुद्धिमान मानून बनवते. गरीबी बेरोजगारी आणि सामान्य अशांततेविरुद्ध लढायला मदत करून शिक्षणाचे समाजातील जीवनमान उंचावण्यासाठी क्षमता आहे. एक सुशिक्षित समाज बऱ्याचदा शांततेत राहतो. आणि राष्ट्राच्या विकासासाठी फायदेशीर योगदान देतो. एखाद्या व्यक्ती समाज आणि आणि देशाच्या विकासामध्ये शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने right to education हा कायदा केला होता. हा कायदा एक एप्रिल दोन हजार दहा रोजी अमलात आला आणि सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी मूलभूत अधिकार म्हणून

शाळांमध्ये शिक्षण सुरू ठेवण्यासाठी कोणतीही fee भरावी लागणार नाही. अनिवार्य शिक्षण यामध्ये शब्दांमध्ये परिभाषिक प्रयोगटातील कोणत्याही मुलाचे शिक्षण शिल्लक राहणार नाही, याची खात्री करण्यासाठी राज्य आणि संबंधित agency वर बंधन आहे. जागतिक समुदायाने ही शिक्षणाचा हक्क हा मानवी हक्क म्हणून ओळखला आहे.

केवळ विशेषतः मुलांनाच नाही, तर सर्व वयो वयोगटातील सर्व लोकांना लागू होतो. तथापि मुले मुख्य लाभार्थी होऊ शकतात. as usual आपल्याला माहित आहे कि air pollution हे काय असत any condemnation in air water अह त्याला आपण pollution असं म्हणतो, सध्या pollution वाढलेत ते कसं solve होईल ते air pollution किंवा water असो

अह air pollution majorly कशा अह होण्याचे chances म्हणता येतील तर साधारण आपण अह city म्हणजे village convergence city मध्ये झालेलं आहे लोकांचं lifestyle change झालेलं आहे. rather than सायकल आपण आता कारस वगैरे युस करायला लागलेलो त्यातून fuels वगैरे निघतात आणि त्या fuels अह fuels मधून carbon वगैरे अह येतो अशा harmful gases नि आणि त्याच्यामुळे air pollution जास्त होत. secondlyindusries वाढल्या आहेत industries वाढल्यामुळे industries जे industries मधून घाण अह किंवा harmful gases बाहेर पडतात त्याच्यामुळे air pollution होण्याचे खूप chances असतात आणि बरेच असे कारण reasons आहेत ज्याच्यामुळे air pollution वाढतंय आणि त्याचेही खूप adverse effect आपल्या health वर आपल्याला दिसतात त्यांच्यापैकी म्हणजे ए air pollution मुळे जे harmful gases बाहेर सोडले जातात carbon diaoxide सारखे ते ozone layer deflect करतय ते कि आपल्या earth protective layer खूप important आहे त्याच defection होतंय त्याच्यामुळं uv rays directly earth पर्यंत पोहचतात त्यांचं obsection कमी होऊन गेलं आहे त्याच्यामुळे आणि UVrays direct earth अर्थ वर आल्यामुळे आपल्या skin वर पडतात आणि त्याच्यामुळे skin irritation किंवा skin cancer अशी

body वर असे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येतात disease होतात अस्थमा वगैरे long chronic disease possible आहेत. ज्याच्यामुळे respiration problem होतो lungs ला वेगवेगळ्या disease वगैरे होऊ शकतात. हे कमी करण्यासाठी आपण कमीत कमी वाहने वगैरे युज केले पाहिजे जिथे गरज नाहीये जवळ असल्यावर आपण पायी पायी जाऊ शकतो. तसंच industries चे पण harmful वगैरे अह gases वर पण आपण काहीतरी अह sollution शोधलं पाहिजे नंतर बरेच smoking वगैरे त्याच्यामुळे पण air pollution होत ते पण avoid केलं गेलं पाहिजे त्याच्यामुळं death अह rate कमी होईल. air pollution हा खूप major problem आहेच हे सध्याच्या life मध्ये तर आपण कमी केलं पाहिजे. हे वेगवेगळे follow करुण तसंच air pollution आह air pollution actually असत कसं carbon monoxide release होत त्यामुळे अह जसं आपण generally घरात freeze वगैरे use करतो AC वगैरे use करतो अह ते सुद्धा जास्त use कारण खूप harmfull असत त्यातून arbon monoxide gas release होतो. आणि तो ozone चा deflation करतो हे mainly खूप अह अह adverse effect दाखवत. green house effect, global warning त्याच्यामुळे आपल्या earth चे temperature वाढून त्याच साचुकारण sunlight exorb नाही होतो sun layer ने आणि ते direct enter होतात पृथ्वीचे temperature वाढून जात आणि skin cancer चे problem त्याच्यामुळे होतात तसंच acid rain चा problem पण वाढतो. आणि जातो crops damage होऊन जातात त्याच्यामुळे आपलं उत्पादन कमी येतं शेतकऱ्यांचा आणि indirectly पूर्ण अह आपली life circle पण त्याच्यामुळे effect करते अह acid rain मुळे soil वर पण मोठा effect होतो indirectly ते soil pollution पण होत acid rain मुळे आणि soil pollution मुळे crops वर पण वेगवेगळे effect होतात. crops नि grow वगैरे होत नाही. त्याच्यामुळे अह आपण airpolution टाळलं पाहिजे. तसंच हम्म आपल्याला respiration चे problems जास्त वाढलेले आहेत सध्या किंवा death rate खूप जास्त आहे अह air pollution मध्ये जसं कि अस्थमाचे patient खूप वाढलेले आहेत. अस्थमामध्ये

आणि atmosphere च्या oxygen कमी झाल्यामुळे breathing ला त्रास होतो आणि त्याच्यामुळे long term chronic diseases होऊ शकतात वेगवेगळे COPD अशा वेगवेगळ्या TYPE चे desease possible आहेत आत्ता सध्या तरी सध्याच्या generation मध्ये या disease खूप जास्त प्रमाणात आढळतायेत आणि हे deasease खूप जास्त अह harmful आहेत ज्याच्यामुळे ते पण आणि death rate खूप जास्त वाढलाय like इंडिया जी devoloping country आहे तिथे आणि असच like अमेरिका वगेरे मध्ये तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे cancer आहेत कारण वाढत्या औद्योगीकरणामुळे हे सगळे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात industrialisation मुळे सगळं अह industries वाढत गेल्या industries मधून निघणारा धुवा त्यांच्यामधून निघणारे gasses ते harmful gases त्याच्या नंतर industries अं मधून जे वेगवेगळ्या आपण जे आता आपल्या house मध्ये

आणि sun rays आपल्या पर्यंत पोहचतात आणि त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम दिसून येतो त्याच्यामुळं आपण हे टाळलं पाहिजे.

हे पण कमी केलं पाहिजे नंतर कमीत कमी अह अह कमीत कमी मोटार सायकल चा use केला fuel कमी पाहिजे अह than

त्याच्यामुळं कचरा जाळणे plastic जाळणे आपण टाळलं पाहिजे त्याला recycle आपण plastic recycle reuse करू शकतो म्हणून तर परत recycle करण्यासाठी आपण industry मध्ये पाठवू शकतो आपल्याकडे ते option available आहे त्याच्यामुळे plastic जाळणे आपण कमीकेलं पाहिजे अह it is one of the way to overcome अह it is one of the way to overcome the problem of अह अह air pollution चा problem पण कमी करण्यासाठी आपण ते करू शकतो. त्याच्या नंतर plants grow केले पाहिजे जास्तीतजास्त. त्याच्यामुळे environment मधला carbon dioxide कमी होईल जो कि harmful gas आहे आणि अह oxygen level वाढेल त्याच्यामुळे ozone defletion पण होणार नाही रेशन पण होणार नाही आणि ozone चे संख्या जास्त असल्यामुळे आणि oxygen जास्त असल्यामुळे ozone चे fitness पण वाढू शकते आणि जे UVlight directly internal पडत ते absorb होऊन जातील त्यामुळे skin irritation किंवा skin cancer सारखे problem होणार नाहीत green house effect दिसणार नाहीत than acid rain वगैरे सारखे problem global warming वगैरे असे side effect आपल्याला दिसणार नाहीत

त्याच्यासाठी आपण future generation चा विचार करून ह्या गोष्टी अह केल्या पाहिजे कारण अह अह हे health isuues जास्त वाढलेत या air pollution मुळे हे आपण केलं पाहिजे then अह solar system चा use अह केलेला एकूणच चांगलं like solar car अह extra त्याच्यामुळे solar energy चा use आपण केलं तर fuel वगैरे वाचेल आपलं आणि अह air pollution कमी होऊ शकत किंवा होणारच नाही by the use of solar energy, electric energy solar energy is converted म्हणजे solar energy चा आपण electric energy मध्ये convert करून अह असा हि अह applications किंवा अह instrument अह आपल्या सोईनुसार use करू शकतो त्याच्यामुळे pollution खूप कमी होईल झाडे लावा, झाडे जगवा. thank you कोरोना एक महामारी अह जगा मध्ये थैमान घातलेल्या कोरोना virus वर मात करून अह आता परिस्थिती पूर्व पदा वर आलेली आहे मात्र या कोरोना च्या महामारी मुळे आपल्याला खूप काही शिकायला देखील मिळाले आहे भविष्यात अह अशी महामारी पुन्हा येऊ नये यासाठी प्रत्येकाला विचार करण्याची गरज आहे व आजच्या लेखात कोरोना एक महामारी निबंध लेखन करणार आहोत तुम्ही तुमचे अनुभव देखील यामध्ये लिहू लिहू शकता आह जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना virus हा एक प्रकारचा विषाणू आहे अं असे बरेच साकार चे विषाणू अह अं अगोदर पासूनच या पृथ्वी तलावर आहेत परंतु नव्याने आलेला कोरोना virus म्हणून ओळखला जाणारा विषाणू जगभरात सर्वत्र आजार होण्यास कारणीभूत आहे हा रोग न एक तीव्र संसर्गजन्य वषण संस्था चे त्याचे संबंधीत एक महामारी आहे आह अह कोरोना virus या अह आजारावर सध्या कोणतेही औषध सापडलेले नाही कोरोना विषाणू च्या अह उद्रेक

अह virus चे रुग्ण बरेच होण्याचे प्रमाण अधिक आहे हि बाब आपल्यासाठी चांगली आहे तरीही आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अतिशय चांगले ज्याची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अह अश्या लोकांना कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झालेली आपणास दिसून येते त्यामुळेच covid nineteen चे जास्त रुग्ण हे जेष्ठ नागरिक अह गर्भ अह वती स्रीया आणि अश्यकतां अह आणि अश्यकत व्यक्ती वेगवेगळे आजारी लोग तसेच जे पहिल्या पासून cancer मधुमेह तसेच TB यासारख्या आजाराने ग्रस्थ आहेत त्यांना कोरोना विषाणू चा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते अह पार्श्वभूमी कोरोना virus चा उगम कोरोना virus ची उत्पत्ती चीन च्या भूहान शहरा मधून झाली होती कारण जगातील पहिला रुग्ण याच शहरात सापडलेले होते याचे एक कारण अह असेहि आहे कि या शहरात विविध प्रकारचा पशु पक्ष्याच्या प्रजातीचे मास विकले जाते काही शास्त्रज्ञाचे अह असे मत आहे कि अह कि याच पशु पक्ष्याना ज्या बाजारात विकले जायचे आह तिथे एका अह अह वट वाघळाची प्रजाती या virus ने संक्रमित होती अह याच वट वाघुळाचे मास खाल्याने हा virus माणसामध्ये पसरला पसरायला लागला काही लोकांचे असेहि म्हणणे आहे कि भूहान शहरात अह असलेली एक संस्था जिचे नाव भूहान institute of viro

उपलब्ध झालेले नाहीत कोरानू कोरोना विषाणू ची लक्षणे कोरोना विषाणू ची अह लागण अह झाल्या नंतर कोरोनाची लक्षणे प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी आढळून आलेली आहेत मात्र त्या मध्ये ताप सर्दी खोकला हि सामान्य लक्षणे आहेत त्यासोबत इतर लक्षणे खालील प्रमाणे आढळून येतात हे प्रत्येक रुग्ण नुसार वेगळे असू अह शकते असेही रुग्ण आढळून आले कि त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसून आलेली नाहीत अह कोरोना विषाणू चे लक्षणे हि सामान्य तापाप्रमाणेच असतात अह अह मानवी शरीरावर पोचल्या नंतर अह अह कोरोनाच्या विषाणू संक्रमित होतो त्यामुळे प्रताप

अह त्या नंतर श्वास घेण्यास त्रास होतो सर्दी थंडी वाजून येन ताप लागणे श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे खूपच अशक्त वाटणे फुस्फुसाना सूज येते जास्त खोकल्या मुळे फुस्फुसाना सूज येऊ शकते व छातीत दुखू लागते त्रिवं डोके दुखी चकर आल्या सारखं वाटणे खोकला घसा दुखी अह घश्याला सूज येणे घसा खवखने

चव केंव्हा कमी होणे खोकला डोके दुखी सोने ताक यासारखी किरकोळ लक्षणे हि सामान्य माणसाला नेहमीची वाटणारी लक्षणे आहेत त्यामुळे कोरोना व सामान्य ताप यामध्ये अह अंतर ओळखणे फार अवघड जाते तसेच याच कालावधी हा साधारण पणे चौदा दिवस इतका दीर्घ असतो उपाय योजना कोरोना

खबरदारी घेणे आरोग्यासाठी हिताचे आहे श्वसन अह संसथेचे विकार असणाऱ्या अह अह व्यक्तीशी हि संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याचे काळजी घेणे व हात वारंवार धुणे शिंकताना खोकताना नाका तोंडावर रुमाल अथवा tissue paper धरणे आणि अर्धवट शिजलेले कच्चे मास खाऊ नये फळे भाज्या व न धुता खाऊ नयेत कोरोना virus पासून स्वतःचे हॅलो